तसेच या ग्राऊंडच्या बाजुला एक बिल्डींग दिसत आहे त्या बिल्डिंगची कंट्रकशन चालु असलेले दिसत आहे.

अ विठकरी कलर आणि वरती पिवळा रंगा चा कलर दिलेला दिसत आहे.

तसेच वरती सुर्यमावळता नी दिसत आहे आणि वर आभाळा मध्ये खुप सारे ढग आलेले ह्या चित्रा मध्ये आपल्याला दिसत आहेत.

आणि खुप सारी अ हरीण येथे --

एक पिवळ्या कलर ची पांढऱ्या कलर ची फोर व्हिलर पार्क केलेली दिसत आहे.

तसेच एक घरही आहे आणि वरती आभाळा मधी खुप सारे ढग आलेले दिसत आहेत तसेच --

दाट अशी झाडी दिसत आहेत.